या चित्रामध्ये आपल्याला एक तलाव दिसत आहे या तलावामध्ये आपल्याला दोन पांढरे काळे अशे बगळे बघयला मिळत आहे काही काड्या--

त एक मुलगा पाठ करून तिकडे तोंड करून बसलेला दिसत आहे याठिकाणी मोठे मोठे झाड आहे छोटे छोटे झाड आहे एक भिंत दिसत आहे इथे माती आहे लाल रंगाची.

आणि त्याला कव्हर घातलेले दिसत आहे पांढऱ्या कलरचे आणि या ठिकाणी मंडप टाकलेला आहे मध्यभागी आपल्याला एक शेड पण दिसत आहे.

आणि इथे मोठे मोठे झाड आहे लाईट लावलेले दिसत आहे छोटे छोटे झाडं याठिकाणी आहे.

अ प्लाट फॉम दिसत आहे प्लाटफॉर्म वर निळ्या कलरचा शेड दिसत आहे दूर अंतरावर आपल्याला काही घर दिसत आहे मोठे मोठे झाड दिसत आहे.

पाठीमागे आपल्याला स्टेज च एक गेट दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला फळांच दुकान दिसत आहे याठिकाणी ढी ढीग करून ठेवलेले संत्र दिसत आहे.

एका व्यक्तीच डोकं दिसत आहे पाठीमागे बिल्डींग दिसत आहे पेपर च्या अड्डावर हे फळ ठेवलेले दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक पांढरा कलर ची कार दिसत आहे पिवळ्या कलर ची पाटी दिसत आहे कार चे दोन चाक दिसत आहे.

मोठे मोठे झाड याठिकाणी दिसत आहे माती दिसत आहे याठिकाणी--

य एक व्यक्ती पाठीमागे दिसत आहे त्याच्या जवळ सायकल दिसत आहे त्याने तोंडाला मास्क --

ब्यारी गेट्स लावलेले दिसत आहेत एक साईड न आपल्याला काही कार्स पार्क केलेल्या दिसत आहे मोठे मोठे झाड याठिकाणी दिसत आहे तसेच लहान लहान झाड पण दिसत --

या चित्रामध्ये आपल्याला अ दोन बसेस दिसत आहे आणि एका बसच्या समोर शिडी लावलेली आहे.

एक घर दिसत आहे एक मोठा असा पाईप दिसत आहे उभा आणि झाड पण दिसत आहे.

मोठे मोठे झाडे याठिकाणी दिसत आहे एक पिवळ्या रंगाची बिल्डींग दिसत आहे बिल्डींग च्या खिडक्या दिसत आहे आणि एका व्यक्तीच डोक --

या चित्रामध्ये आपल्याला विमानतळ दिसत आहे रस्ता दिसत आहे एका लाईनिमध्ये दगडावर--

या चित्रामध्ये आपल्याला भगवान हनुमानाची मुर्ती दिसत आहे राम आणि लक्षिमन त्यांच्या खांद्यावर बसलेले दिसत आहे.

याठिकाणी काही झाड दिसत आहे एक दगड दिसत आहे दगडावरती उभे आहे.

तसेच मोठे मोठे झाड या ठिकाणी बघयला मिळत आहे पूर्ण सर्वत्र झाडच झाड पसरलेले दिसत आहे.

आणि छोटकाही कचरा या ठिकाणी पडलेला दिसत आहे छोटे छोटे दगड दिसत आहे आणि मोठे मोठे झाड दिसत आहे.

एक व्यक्ती पहाडावर जाताना दिसत आहे दूर अंतरावर आपल्याला छोटे छोटे घर आणि झाड दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक रस्ता दिसत आहे रस्त्याच्या एका बाजूला काही गाड्या पार्क केलेल्या दिसत आहे.

एकावर एक ढीग करून व्यवस्थित रित्या ठेवलेल दिसत आहे एक बोर्ड दिसत आहे वरती एक कुलर दिसत आहे एक टोपल दिसत आहे.

आणि काही खणांमध्ये वस्तू ठेवलेले दिसत आहे खोके दिसत आहे इथे काचेवर पण काही वस्तू ठेवलेल्या दिसत आहे इथे एक फॅन लावलेला दिसत आहे अं --

लाईट लावलेला दिसत आहे एक बॉटल पण दिसत आहे याठिकाणी.

पाणी अ टाकलेल या ठिकाणी दिसत आहे मोठे मोठे झाड या ठिकाणी दिसत आहे.